यासाठी आधुनिक यंत्रणाचा वापर केला आहे. पुढे मोठे शेड आहे. खाली गाडी धुतल्यामुळे पाणी साचले आहे.

धुक्कट पडलेला आहे त्यामुळे त्याचे निसर्गरम्य दृश्य दिसत आहे हे दृश्य पाहण्यासाठी बरीच पर्यटक किल्ल्यावर पाहण्यासाठी आल्याचे दिसते तसेच किल्ल्यामुळे आपल्याला इतिहास समज --

हे एक लहान बाळाचा नावाचा कार्यक्रम आहे यामध्ये स्टेज वर एक पाळणा आहे तो पाळणा फुलांनी सजवला आहे.